येथील ठिकाणांची खूप खास खूप सारी वैशिष्ट्य आहेत.

अ पनीर अश्या विविध प्रकारचे पदार्थ इथ विक्री केले जात.

आता कोकन किनारपट्टी वरती जास्त--

खेळण्याचे ठिकाणी इथे लहान मूल खेळण्यासाठी येत --

जॉब गेले तरीही सेल्फी कुठेजरी गेले तरी सेल्फी काढ--

त्याच्यामुळे आपल्याला समोरच दिसत नाही मग त्यामुळ ऑक्सिडेंट होण्याचे जास्त प्रमान असते.

ते दिसण्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह आहेत.

आणि टिकीट सुद्धा कमी असत त्याच --

पायऱ्यां टाइपय त्यामुळ तो चढण्यासाठी सोप आहे.

सतत सवयच असती जिथ जाईल तिथ सेल्फी काढण्याची.